हा एक योगा क्लास आहे. जिथे काही महिला योग करतानी दिसत आहे. काही म महिला हे मॅट वरती योग करत आहे. तर काही महिला हे फ्लोर वरती योग करत आहेत.

ते बँक समोर काही गाड्या लावलेल्या आहेत. एक झाड लावलेला आहे. बँक च्या वरती एक बिल्डिंग आहे.